या छायाचित्रामधील काही मान्यवर उभा टाकलेले आहेत एक रस्त्यावरील --

थंडीमध्ये लोकं उभा टाकलेली दिसत आहेत.

या छायाचित्रांमध्ये --

श्री राधे अशे नाव दिलेले आहे ही मूर्ती देवाची आहे.

त्या पिलर च्या मशीन मशीन द्वारे काहीतरी --

काही व्यक्ती बसून काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत आहेत.

एक इथं एका प्रकारचं कार्यक्रम होत आहे जे की जेवणाचं कार्यन दिसं एका ठिकाणी जेवायला ठेवलेले काही पदार्थ आहेत ते दिसत दिसायलेत.

त्याचा एकाच ठिकाणी खूप म्हणजे त्या दुकानदाराच्या ओळखीच्या फोटो आहेत तिथेच काहीतरी साहित्य आहेत जे की कामाचे आहेत.

हे एका ट्रॅक्टरच सर्विसिंग सेंटर आहे.

लाल रंगाची ए_सी आहे ए_सी आहे इथे लावलेली.